या इमोजअ मध्ये अ खुप सारे टेबलस आणि खुर्च्या दिसत आहे.

आणि विविध रंगा विविध प्रकारचे वराइट्स इथे दिसते.

ते खेळत आहेत काइ खेळत आहे आणि एक बाजुला एक मोठ शाॅप एक छोट शाॅप आहे त्या--

आणि त्याच वरच जे काट आहे ते खुप काळ झालेल आहे आणि हे खुप--

हे सर त्या ब्लॅक व्हाइट ब्लॅकबोर्ड वर--

आणि ते एक बेंच एक मोठ टेबल दिसत आहे.

आणि एक पेपर आणि पॅड दिसत आहे.

आणि पांढऱ्या कलर चे सगळे कार पांढऱ्या कलर चे दिसत आहेत.

या इमेजअ मध्ये अ स्वयपा स्वयपाक करत आहेत.